एनजीएसपाईस मधिल डीसी स्वीप एनालिसिस वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
यात शिकणार आहोत डीसी स्वीप एनालिसिस आणि नेस्टेड डीसी स्वीप एनालिसिस कार्यान्वित करणे
इलेक्ट्रॉनिक सर्किट चे मूळ ज्ञान ह्या ट्यूटोरियलसाठी पूर्वापेक्षित आहे
उबंटू लिनक्स आणि शेल कमांड्स चे मूळ ज्ञानदेखील आवश्यक आहे
उबुंटू 1204 ही ऑपरेटिंग सिस्टम एनजीएसपाईस व्हर्शन 23 सह वापरून स्थापन केली
दाखवलेल्या सर्किटच्या उदाहरणाचा वापर करू
सर्किटमध्ये तीन महत्त्वाचे नोड्स समाविष्ट आहेत 1 2 आणि 3
या व्यतिरिक्त एक चौथा नोड रेफरेन्स किंवा डाटम नोड 0 म्हणून चिन्हांकित करणे आवश्यक आहे
हे कोणत्याही सर्किटसाठी अनिवार्य आहे
आधी दर्शविलेले सर्किट स्किमॅटिक संबंधित एनजीएसपाईस नेटलिस्ट exampleसीआयआर फाईल टेक्स्ट एडिटरमध्ये उघडूया
मी आधीच ही फाईल गेडीत टेक्स्ट एडिटरमध्ये उघडली आहे
लक्षात ठेवा नेट लिस्ट फाईल cir एक्सटेंशनने सेव केलेली आहे
आपण सर्व घटक जसे व्होल्टेज सोर्स रेसिसटर्स आणि तसेच नोडस् एकत्र जोडण्याची माहिती पाहू
डीसी स्वीप एनालिसिस कार्यान्वित करण्यासाठी नेटलिस्ट फाईलमधील समाविष्ट डीसी कमांड वापरले जाते
डीसी कमांड वापरण्यासाठी सामान्य फॉर्म दाखविल्याप्रमाणे आहे
डॉट डीसी एसआरसीनाम व्हीस्टार्ट व्हीएसटॉप व्हिंकर जिथे एसआरसीनाम हे एका स्वतंत्र व्हॉल्टेज आणि करंट सोर्सचे नाव आहे
व्हीस्टार्ट व्हीएसटॉप आणि व्हिंकर हे अनुक्रमे सुरवात अंतिम व वाढत्या मूल्यांच्या सोर्ससाठी आहेत
तुम्ही पाहु शकता कि आपण 1 च्या वाढ सह 24 वोल्ट्सच्या सिंगल वॅल्यूसाठी व्हॉल्टेज सोर्स व्ह1 स्वीप करत आहोत
आपण सर्किट सिम्युलेट करू आणि वेगवेगळ्या नोड्सवर व्हॉल्टेज वॅल्यूज शोधून काढू
टर्मिनलद्वारे एनजीएसपाईस उघडू
कंट्रोल Alt टीटी एकत्रित दाबा
हे टर्मिनल विंडो उघडेल
आता मी त्या फोल्डरवर जाईल जिथे नेट लिस्ट फाईल सेव केलेली आहे
मी हे खालीलप्रमाणे करते सीडी डाउनलोड्स फोल्डरसाठी पाथ आणि एंटर दाबा
आपण एनजीएसपाईस फाईल सिम्युलेट करू
आपण हे कसे करता येईल ते पाहूया टर्मिनलवर टाईप करा एनजीएसपाईस स्पेस exampleसीआयआर आणि एंटर दाबा
व्हॉल्टेज व्ह1 ची व्हॅल्यू 24 व्होल्ट्स आहे
व्हॉल्टेज व्ह2 ची व्हॅल्यू 9746 व्होल्ट्स आहे
अन्य नोड व्हॉल्टेजेसदेखील प्रदर्शित केले आहेत
नंतर आपण नेस्टेड डीसी स्वीप एनालिसिस कसे करायचे पाहूया
ह्यासाठी सामान्यीकृत फॉर्म म्हणून दर्शविले जाते
डॉट डीसी एसआरसीनाम व्हीस्टार्ट व्हीएसटॉप व्हिंकर एसआरसी2 स्टार्ट2 स्टॉप2 आयएनसीआर2 जिथे एसआरसीनाम हे प्रायमरी स्वीप वेरिएबल आणि एसआरसी2 हे सेकेंडरी स्वीप वेरिएबल आहे
सेकेंडरी स्वीप वेरिएबल बाह्य लूप बनवतो
सेकेंडरी स्वीप वेरिएबलच्या प्रत्येक वाढीसाठी पहिली स्वीप वेरिएबल वॅल्यूज संपूर्ण श्रेणीद्वारे उतरली आहे
जे आपण सिम्युलेट करणार आहोत ते सर्किटच्या उदाहरणाने अधिक स्पष्ट होईल
कॉमन बेस कॉनफिगरेशनवर आधारित सर्किट बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर वापरू
प्रायमरी स्वीप वेरिएबल जे व्हॉल्टेज विन आहे ते एमिटर आणि बेस टर्मिनल्ससह जुडलेले आहे
सेकेंडरी स्वीप वेरिएबल हे लोड रेझिस्टर र्लोड असेल
आपण लोड रेझिस्टर च्या वेगवेगळ्या वॅल्यूजना आऊटपुट व्हॉल्टेज विरूद्ध इनपुट व्हॉल्टेज प्लॉट करू
आऊटपुट व्हॉल्टेज र्लोड च्या पलीकडे व्हॉल्टेज आणि इनपुट व्हॉल्टेज विन आहे
नेटलिस्टशी सुसंगत असे कॉमन बेस ट्रान्झिस्टर सर्किट खालीलप्रमाणे आहे
सर्किटमधील ट्रॅनसिस्टर मोड1 साठी वापरले जाणारे एनपीएन हे डिफॉल्ट मॉडेल आहे
तुम्ही पाहू शकता की विन 02 वोल्ट्सपासून 2 वोल्ट्सपर्यंत 002 वोल्ट्स पायरीने वाढलेला आहे
र्लोड 5किलो ओएचएमएस पासून 10 किलो ओएचएमएस पर्यंत 2किलो ओएचएमएस पायरीने वाढलेला आहे
र्लोड च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूजसाठी विन 02 ते 2 संपूर्ण श्रेणीद्वारे स्वीप केले जाते
आऊटपुट व्हॉल्टेज विरूद्ध इनपुट व्हॉल्टेजचे आलेख प्रत्येक ठिकाणी प्लॉट केले जाते
प्लॉट व्ह ओएफ 34 नोड्स 3 आणि 4 यांच्यातील व्हॉल्टेज ड्रॉपला प्लॉट करतो जे र्लोड च्या पलिकडचा व्हॉल्टेज आहे
आपण सर्किट सिम्युलेट करून निकाल पाहू
टर्मिनलवर टाईप करा सोर्स स्पेस एक्झाम्पल nestedसीआयआर आणि एंटर दाबा
हे सिम्युलेशन कार्यान्वित करेल
एनजीएसपाईस सिम्युलेटर एन्वार्यनमेंटमधून नेटलिस्ट सिम्युलेट करण्यासाठी सोर्स कमांड वापरली जाते
तुम्ही पाहू शकता की लोड रजिस्टरच्या विविध वॅल्यूजसाठी आऊटपुट व्हॉल्टेज विरूद्ध इनपुट व्हॉल्टेजचे आलेख प्लॉट केले आहे
एनजीएसपाईस सिम्युलेटरमधून बाहेर पडण्यासाठी क्विट टाईप करून एंटर दाबा
आपण ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत
या पाठात शिकलो दिलेल्या सर्किटचे डीसी स्वीप एनालिसिस कार्यान्वित करणे
दिलेल्या सर्किटचे नेस्टेड डीसी स्वीप एनालिसिस कार्यान्वित करणे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
अधिक माहितीसाठी कृपया कॉन्टॅक्ट at स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी वर लिहा
स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो जूडण्यासाठी धन्यवाद
आशा करते की हे ट्युटोरिअल उपयुक्त ठरेल
मी रंजना भांबळे आपला निरोप घेते
धन्यवाद